काही नाही घरात बसून बसून बोर झालय. अच्छा मी पण हेच म्हणणार होतो तुला आता दोन दिवस सुट्टी आहे तर मला वाटत होतं कुठेतरी जाऊन फिरून यावं.

अरे पेट्रोल डिझेलच्या किमती किती वाढल्या आहेत बघतो का ती कार घेऊन पस्तावा आलाय मला. अरे बापरे.

हो बाबा मी माझी बाईक जास्ती बाहेर काढत नाही आज-काल नाहीतर आधी सवय होती मला अगदी म्हणजे कोपऱ्यावरच्या शॉप वर जायचं तरी बाईक घेऊन जायचं मी पण आता ते बंद केलंय हल्ली पेट्रोलच्या किमती खूपच वाढल्या आहेत रे बाबा.

हो राज्य सरकारांची तर सहमती आवश्यक आहे त्याशिवाय केंद्राला काहीच नाही करता येत. हो ना तेच कारण प्रत्येक राज्यावाईज त्या पेट्रोलच्या किमती पण कमी जास्ती असतात. हो बरोबर आहे राज्यांनी जर पुढाकार घेतल तरच केंद्र त्याच्यात करू शकत ना.

पण मला नाही वाटत राज्य सरकार तसं काही करेल कारण प्रत्येक राज्याचा एक पेट्रोलियम म्हणजे म्हणजे तुला माहित आहे का की राज्याला सुद्धा वाईन म्हणजे दारू विक्री आणि पेट्रोलियम हे दोन प्रॉडक्ट असे आहेत ना की त्याच्यात ना खूप मोठा महसूल मिळतो.

म्हणजे मी तर असा ऐकलं होतं की मागच्या वर्षी तर केंद्रांनी पाच लाख कोटी रुपयांचं महसूल पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीतून गोळा केला तर राज्याने तीन लाख कोटी कमावले. अरे बापरे भरपूर महसूल जमा होतो तरीपण या पेट्रोलच्या किमती किती गगनाला भिडतायेत.

हं हं. पूर्वीचे बरं होतं की लोकांची वाहन नव्हती एवढी नाही का? सायकल होती, घोडा गाडी, बैलगाडी यांचाच वापर जास्त होता.

हो ना, एक तर किमती काही च्या काही वाढवून ठेवल्यात आणि तुला आठवतंय का? एक साधारण दहा वर्षापूर्वी चाळीस-पन्नास रुपये किंमत होती रे पेट्रोलची पर लीटर.

लोकं काय आपलं पन्नास रुपयाचं पेट्रोल टाकायची. आणि मस्त गाडीचं सत्तर-ऐंशी ऍव्हरेज असायचं छान पैकी फिरून यायची. आजकाल तर ते ही राहिलं नाहीये. शंभरच्या, शंभरची नोट काढली तरी त्याच्यामध्ये कुठे जवळपास पण फिरून येणं होत नाहीये आजकाल. हम्म बरोबर. पण हल्ली काही वेळेस होतात ना कमी किमती काही. हो, काहीकाही वेळेला होतात कमी किमती. पण काय आहे आता, ते पण चाललंय की त्याच्यावर काही कंपन्या असे पर्याय काढतायेत की, मायलेज जास्त देणाऱ्या गाड्या काढतायेत. म्हणजे एक लिटरमध्ये एकशे दहा किलोमीटर चालेल, एकशे वीस किलोमीटर चालेल. अशा गाड्या काढतायेत. म्हणजे ते पर्याय काढतायेत कंपन्या, पण तरीसुद्धा पेट्रोलच्या किमती थोड्याशा आपल्या आवाक्यात असतील तर मग आपल्यालाही ते जरा बरं वाटतं कि कुठे बाहेर फिरायला जायचं वगैरे तर आपण विचार करू शकतो त्याचा. हो हल्ली बाईक जरी घ्यायला गेलास टू व्हीलर तरी तिची किंमत एक लाख रुपये आहे. म्हणजे स्कुटरेट नाही तर फक्त बाईक कुठलीही गाडी घे टू व्हीलर.

म्हणजे एक तर प अब आ सुरुवातीला त्या बाईकची किंमत भरायची आणि परत ती बाईक घेतल्यानंतर ते पेट्रोल एवढं महाग. ते पेट्रोल तिच्यात टाकायचं आणि ती गाडी चालवायची. काहीच परवडत नाहीये. हं. पण मध्यन्तरी ते रशिया आणि युक्रेनचं युद्ध झालं होतं ना.

कारण रशियाकडून भारताला अगदी स्वस्तात पेट्रोल मिळायला लागलं. म्हणजे, पेट्रोल म्हणजे कच्चं तेल. कारण कच्चं तेल आपण आयात करतो ना बरचसं.

आणि रशिया भारताचा मित्र आहे.

त्यामुळे त्यांच्याकडनं खूप स्वस्तात मिळतंय पेट्रोल. अच्छा पण काय त्यांच्या कडून स्वस्तात जरी आलं तरी एन्ड ला जो कस्टमर आहे, म्हणजे आपल्यासारखे जे कस्टमर आहेत, त्यांच्या पर्यंत येई पर्यंत त्या त्या पेट्रोलची किंमत आपल्या आवाक्या बाहेर गेलेली असते की.

म्हणजे एवढचं जर त्यांना तेल स्वस्त मिळतंय, तरी कंपन्या तोट्यात आहेत. म्हणजे पेट्रोल डिझेलच्या कंपन्या म्हणतात कि तोट्यात आहेत.

फक्त काहीतरी आपलं निवडणुकीचं, निवडणुकीच्या जवळपास काहीतरी आलं कि पेट्रोल डिझेल स्वस्त होणार, स्वस्त होणार म्हणतात आणि आपल्याला उगचंच गाजराची पुंगी दाखवतात. हो तेच चालू आहे कि आता गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये निवडणुका होणारेत ना,

ते ट्रान्सपोर्टेशन वाढलं कि फळं, भाजीपाला, दूध, कपडे, म्हणजे सगळ्याच गोष्टी वाढतायेत.

मग काय तर. सोन्याचे भाव पण, किती वाढलेत. सोनं काय कमी जास्त होतंच असतं.

लॉकडाऊन च्या काळात तर सोनं कुठल्या कुठे गेलं होतं. हो ना, पण बघ ना, हे पण बाकीचे पण बघ ना तू. फळं, भाजीपाला आता मधे ट्रान्सपोर्टेशन जेव्हा लॉकडाऊनच्या काळामध्ये ट्रान्सपोर्टेशन बंद होतं, त्या पिरियडमध्ये पण ट्रान्सपोर्टेशन, पेट्रोल वाढलेलं असल्यामुळे आपल्या पर्यंत किती महागात त्या भाज्या फळं सगळ्या गोष्टी पोहोचल्या.

म्हणजे सामान्य माणसाचं ना सगळं बजेटच कोलमडून गेलं या पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्यामुळे. सगळचं म्हणजे पेट्रोल डिझेलमध्ये सगळ्याच गोष्टी येतात ना रे. फक्त पेट्रोल डिझेल नाही तर सीएनजी, पीएनजी, घरगुती गॅस, व्यावसायिक गॅस, अशा भरपूर गोष्टी येतात. हो ना, म्हणजे त्या तर येतातच पण त्यामुळे कसं होतं कि हे ट्रान्सपोर्टेशन मूळ वाढल्यामुळे, त्या पेट्रोलच्या किमती वाढल्यामुळे ट्रान्सपोर्टेशनचे चार्जेस वाढतात. ट्रान्सपोर्टेशनचे चार्जेस वाढले कि आपसूकच फळं, भाजीपाला जे काही बाहेरून येणार आहे, त्याच्या किमती वाढायला लागतात. मग आपल्या सारख्या सामान्य माणसांचं बजेट पार कोलमडून जातं. हो. तरी बरं आहे रशिया करतंय भारताला मदत. पण रशियाची मदत भारताला होतीये ती त्या वरच्या लेव्हल पर्यंतच कदाचित होतीये. आपल्या पर्यंत तर काही अजून पेट्रोल डिझेलच्या किमती, सीएनजी, पीएनजीच्या किमती कमी झालेल्या नाहीयेत. ते झालं पण असं म्हणतात कि, आता हल्ली मागच्याच ऑक्टोबरमध्ये इराकला मागे टाकून रशिया भारताचा सर्वात मोठा तेल पुरवठादार बनलाय.

पण आता अमेरिका आणि युरोपियन देश रशियाच्या तेलाच्या किमती निश्चित करणार आहेत. त्यामुळे कदाचित भारताला आणखीन लाभ पण होईल. बरय झालं तर फायद्याचंच आहे. म्हणजे ओव्हर ऑलच सगळं म्हणजे जे बजेट आपलं कोलमडलय ते कुठेतरी एका ह्याला येऊन म्हणजे आपलं ते सगळे त्याची लेव्हल लावून ठेवता येईल सगळ्या गोष्टीची. खरतर रशियाच्या आधी भारत नेहमी इराककडून तेल आयात करतं. बरोबर?

त्यामुळे काय झालं? रशियानी कमी किमतीत भारताला दिलं ना, त्यामुळे काय झालं, इराकचं वर्चस्व कमी झालं. त्यामुळे ईराकनी पण तेलाच्या किमती कमी केल्या आणि इराक रशिया पेक्षा नऊ डॉलरनी कमी दरात कच्चं तेल द्यायला तयार झालं. अरे वा, बरं आहे कि मग. मग येवढं सगळं होऊन सुद्धा आपलं सरकार काही कमी करत नाही ना तेल. तेलाच्या पेट्रोल डिझेलच्या किमती. मुळात माहिती आहे का, लोकांनी आता ना या पेट्रोल डिझेल वरच्या गोष्टींवरनं थोडंस, थोडीशी डिपेन्डन्सी कमी करायला पाहिजे. त्याऐवजी ना, आजकाल नाही का त्या इलेक्ट्रिक बाईक आल्यात बघ, इलेक्ट्रिक कार आल्यात. त्याचा जर वापर केला न तर काय होईल? तर पेट्रोलचा डिझेलचा वापर कुठेतरी कमी झाला ना, मग त्याच्या किमती नियंत्रणात येतील. हळू हळू. म्हणजे जसं कि ते म्हणतात ना, कि मागणी वाढली कि पुरवठा वाढतो.

आणि पुरवठा वाढला, कि त्याच्या किमती वाढत जातात मग.

म्हणजे ती जर वस्तू जर कमी प्रमाणात आहे म्हणजे याच्या काय म्हणतात ते कमी प्रमाणात साठे आहेत म्हणजे त्याची मर्यादा आहे एक की पेट्रोल डिझेलच्या आणि तेलाच्या मर्यादा आहेत.

मग मर्यादित साठे असल्यामुळे कसं होतं की एक तर डिमांड खूप वाढते त्याची त्याच्यामुळे कसं होतं त्याची डिमांड वाढले की मर्यादित साठे असल्यामुळे की आपसूकच त्याच्या किमती वाढूनच मिळणार आहेत. मग त्याला काहीतरी पर्याय शोधा तुम्ही सोलर वरच्या बाईक आहे, सोलर वरच्या कार आहेत किंवा दुसरा काहीतरी पर्याय असा शोधा जो तुम्हाला वापरता येईल. म्हणजे कुठेतरी या पेट्रोल डिझेलच्या किमती कमी होतील. आणि त्याच्यावरची डिपेंडन्सी थोडी कमी झाली म्हणजे दुसरे पर्याय आपण वापरायला लागलो की म्हणजे ट्रान्सपोर्टेशन चे पर्याय आपल्याला स्वस्त होऊन जातील.

पण काय ते परवडत नाही नाही ते नाहीच. मुळात काय माहित आहे का मला अजूनही आठवत की म्हणजे जे पब्लिक ट्रान्सपोर्ट होता पूर्वी ते पण खूप स्वस्त असायचं रे.

हो मी असा ऐकले की त्यांचं जे ते बटन असतं ते दाबून ठेवतात आणि त्यातून बऱ्याच वेळेला नुसती, नुसतीच हवा जात असते.

म्हणजे दरामध्ये वाढ आहे. ती तर आपली तो तर पैसा जातोच आहे शिवाय हे अशा चोऱ्या करून अशी पण लूट होतीये.

हो, ते पण वाढतच जाणार आहे. मुंबईमध्ये आता पुन्हा दर वाढले त्याचे. हो ना त्याच्यामुळेच तर मला तर तो पर्याय खूप चांगला वाटतोय इलेक्ट्रिक बाईक, इलेक्ट्रिक कार हे जर आलं तर एक गोष्ट छान होईल की पेट्रोल वरचा जो ताण आहे थोडक्यात तो जरा कमी होईल. म्हणजे लोकांनी वापर कमी केला की तो थोड्या प्रमाणात त्याचा वरचा कुठलातरी ताण कमी झाला की तर आपसूकच त्याच्या किमती पण कमी होतील. म्हणजे ठीक आहे मी असं म्हणत नाही की अगदी आपण काही वर्षांपूर्वी जे पन्नास रुपये तेवढ्या कमी होतील पण किमान एक 70-80 रुपये लिटर वर पेट्रोल येऊच शकत. पण जर त्याच्यावरची जर डिपेंडन्सी कमी कमी केली समजा आपण दुसरे पर्याय निवडले तर,

पण तुला माहित आहे का पेट्रोलच्या किंम.. म्हणजे जे पेट्रोल आपण भरतो ते पेट्रोल किंवा डिझेल, त्याला सुद्धा एक्सपायरी डेट असते.

पेट्रोल डिझेलच्या, पेट्रोल जे आपण भरतो ना त्याच्यात सुद्धा एक्सपायरी डेट असते कारण जेव्हा ते तयार केलं जातं ना तेव्हा त्यात जे कच्च तेल रिफाइंड करताना आणि अनेक केमिकल मिसळले जातात. आणि त्याच्या पैकी एक इथेनॉल पण आहे.

म्हणजे आता जे भारतात मिळत ना पेट्रोल त्याच्यामध्ये वीस टक्के इथेनॉल मिसळलेल असत.

आणि त्याच्यात जे केमिकल असतात त्याच्यामुळे त्याची सेल्फ लाइफ कमी होते.

म्हणजे जर तुम्ही दीर्घकाळ कार पार्क करून ठेवली तर पेट्रोलचे केमिकल तापमानासोबत त्याचे वाफेत रूपांतर होतं. आणि म्हणजे त्या केमिकल्स ला जेव्हा बाहेर येण्याची संधी मिळत नाही तेव्हा पेट्रोल आणि डिझेल खराब व्हायला लागतं.

अरे मला हे माहितीच नव्हतं मी तर किती पण पेट्रोल टाकायचो. म्हणजे ते आणून ठेऊन दोन दोन महिने मी गाडी ठेवलेली आहे. आता इथून पुढे मला लक्षात ठेवावं लागेल की असं पेट्रोल जास्ती दिवस नाही आणून ठेवायचं. हो टाकी फुल करणं पण हा पर्याय नाहीये.

नाही तर काही काही वेळेस हां स्वस्त म्हणून लोकं भरून घेतात ना टाकी.

चला बघू आता काय, आपण आपल्याला जायचं तर आहे,

जाऊया मग आपण काय पब्लिक ट्रान्सपोर्ट पीएमटी ने जाऊया मग. हो चालेल चालेल तोच पर्याय स्वस्त वाटतोय मला सध्या तर. मग काय तर. चालेल मग कर मला कॉल झालं की तुझं.